मोबाईल मुळे इंटरनेट चालवल्यामुळे मुलांना त्यातून चुकीची माहिती मिळू शकते ज्यामुळे त्यांची प्रकृती बिघडू शकते मोबाईल मुळे पालक मुलांना जास्त वेळ देऊ शकत नाही त्यांच्याशी गप्पा मारू शकत नाही त्यामुळे पालक आणि मुलांच्या मधला संवाद कमी होत चाललाय

सल्लूलार फोन असेही म्हंटले जाते हे एक साधन आहे जे प्रामुख्याने व्हॉइस कॉल करण्यासाठी वापरले जाते आज मोबाईल फोनच्या मदतीने आपण जगभरात कोणाशीही सहजपणे बोलू शकतो किंवा च्यात करू शकतो तर तुम्हाला माहिती आहे का पहिला फोन कधी आला होता तर पहिला फोन हा एकोणीसशे त्र्याहत्तर पूर्वी मोबाईल टेलिफोनी कार आणि इतर वाहनांमध्ये स्थापित फोन पर्यंत मर्यादित होता मोटोरोला ही हॅन्ड हेल्ड मोबाइल टायर

पहिला प्रतिस्पर्धी डॉक्टर जुल्स यांना मोबाईल टेलेफोन वर कॉल केला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

कोम्मुनिकेशन प्रॉडक्ट्स आणि कपूरचे बॉस मोबाईल टेलिफोन उपकरणाच्या विकासात मोलाचे होते नवीन तंत्रज्ञान विकसित आणि किंवा पिढ्यांच्या मालिकेत आणली जाते generation हा शब्द फक्त थ्री जी लाँच झाल्यावर मोठ्या प्रमाणात वापरला जावा परंतू आता पूर्वीच्या सिस्टिमचा संदर्भ घेताना

बरोबर आहे जसे तुम्ही म्हटलात की मोबाईलचे फायदे आहे त्याच बरोबर मोबाईलचे तोटे बी आहे त्याच्यामध्ये सध्या मोबाईल फोनचे भरपूर दुष्परिणाम वाढले आहेत

इतका वाढला आहे की लोकांना त्याचे व्यसन लागले आहे ते कोणत्याही कामाशिवाय त्याला पुन्हा पुन्हा वापर वापरत राहतात त्यांचे त्याच्यामध्ये खूप सारा टाइम ते वेस्ट करतात जेणेकरून त्यातून त्यांना काही फायदा ही होत नाही आणि त्यांच्या शारीरिक शरीरावर त्याचा भरपूर परिणाम होतो त्यांच्या लक्षणांबद्दल बोलताना सुमारे सदुसष्ट टक्के स्मार्ट फोन वापर करते नवीन संदेश नवीन आणि अधिसूचना आल्यावर ही त्यांचे मोबाईल वारंवार तपासतात मोबाईल फोनमध्ये नेटवर्क नसेल तर ते चिडतात आणि चिडचिडी चिडचिडीचा बळी पडतात म्हणजे बघा समजा मोबाईलमध्ये डेटा नसलं किंवा मोबाईल फोनला चार्जिंग नसल तर त्यांची संपूर्ण मानसिकता हालते त्यांना रोज सवय लागलेली असते त्याच्यामुळे ती बसण्याची त्याच्यामध्ये युझ करण्याची काही दिवस किंवा काही चार्जिंग नसलं किंवा डेटा नसलं किंवा इंटरनेट नसलं तेव्हा त्यांची खूप चिडचिड होते अन त्यांच्या स्वभावामध्ये त्याच गोष्टी कालांतराने अशाच रूजू होत चालतात जेव्हा जेव्हा काही चिंता असेल तेव्हा ते लगेच मोबाईल फोन वापरण्यास सुरूवात करतो वेळ मिळताच मोबाईल फोन तपासतो या सवयी दर्शवतात की तुम्हाला मोबाईल फोनचे व्यसन लागले आहे म्हणजे जे प्रॉब्लेम आहे ज्या गोष्टी आहे त्याच्यावर विचार विचार करण्याची अह जी कॅपॅसिटी आहे ती संपून चाललेली आहे विचार

त्याच्यामधन त्या प्रॉब्लेम मधून काही सोलुशन मिळल यातन काय सोलुशन काढायच हे सगळं सोडून अं ते मोबाईल युझ करणारे लोक त्याच्यावरती सोलुशन काढण्याऐवजी फोन मध्येच जास्त गुंतलेले असतात त्याच्यामध्ये आजकाल घटस्फोट आजकाल लोक मोबाईल फोनचा वापर करू लागले आहेत की ते एकमेकांशी बोलत ही नाही आणि एकमेकांना वेळ ही देत नाही ज्यामुळे सध्या मोबाईल फोन देखील घटस्फोटाचे कारण बनत आहे विवाहित लोक अशी आहेत की बाबा अह दिवसभर ते जॉबला असतात संध्याकाळी घरी आल्यानंतर अह जेवताना ही मोबाईल वापर करतात एकत्र बसल्यानंतर ही मोबाईल वापर करतात जेणे करून एकमेकांशी काही बोलणं होत नाही काही संवाद होत नाही त्यांच्या विचारांची देवाणघेवाण होत नाही त्याच्यामुळं खूप साऱ्या गोष्टी जस की घटस्फोट या सगळ्या गोष्टी घडतात त्याच्यामध्ये अनेक आहे किंवा डोकेदुखी मोबाईल फोनचा जितका अतिवापर होईल त्याच्यामुळे डोकेदुखी डोळे डोळ्यांला चा त्रास चिडचिडपणा या तक्रारी देखील आपल्याला आरोग्यात अत्यंत घातक आहेत अह मोबाईल फोनचा वापर केल्यामुळं काय होत की आपली जी मेमरी आहे स्मरणशक्ती कमकुवत होत चालते मोबाईल फोन ने आपले जीवन इतके सोपे केले आहे की आपण त्या सर्व आपण त्या सर्व काही ठेवतो आणि लक्षात तर ही घेत नाही यामुळे हळूहळू आपली स्मरणशक्ती कमकुवत होऊ लागली आहे काही कालांतराने आपण दहा अंकी संख्या देखील लक्षात ठेऊ शकणार नाही डोके कमकुवत होणे, डोळे कमकुवत होणे एक संशोधनानुसार असे समजून आले आहे की फक्त चाळीस टक्के स्मार्टफोन वापरकर्ते

आणि यामुळे काही ठिकाणी लोकांना अंधत्व येते अंधत्वाचे देखील ते बळी गेलेले आहे म्हणजे लोकांना त्याची इतकी अह ओढ लागली किंवा इतकी सवय लागली की त्यांना त्यांच्या लाखमोलाच्या शरीरावरती त्याचे काही परिणाम त्यांच विसरून गेलेले आहे त्याच बरोबर मोबाईल फोन चा वापर केल्यामुळे बरेचदा प्रवास करतानी लोक मोबाईल फोनचा वापर करतात त्याच्यामुळे अपघात

लोकांनी स्मार्टफोनचा भरपूर वापर सुरू केला आहे त्यामुळे ते वाहन चालावतानी, रस्त्यावर चालतानी किंवा कोणतेही काम करतानी त्याचा वापर करत राहतात ज्यामुळे

वाढत आहे अधिक वाहन अपघात होत आहे याचे कारण असे की लोक फोन वर बोलत राहतात ज्यामुळे त्यांच लक्ष रस्त्यापासून दूर जाते आणि अपघात होतात म्हणजे लोक रस्त्यानी चाललेले असतात तेव्हा ते रस्त्याच्या गाड्या रस्ता क्रॉस करतानी किंवा ड्रायविंग करतानी त्या गोष्टीवरती कॉन्सन्ट्रेटे करण्याऐवजी मोबाईल मध्ये बघत असतात त्याच्यामुळे समोरच्या रस्त्यावरती दुर्लक्ष होत त्यामुळे खूप सारे अपघात घडतात त्याच बरोबर अं खूप सारे जे विद्यार्थी आहे ते आजकाल डिप्रेशनला बळी पडतात त्याच्यामुळे मोबाईल फोनमुळे बरेच लोक अह depression चे ही शिकार होऊ लागले आहे ते एकतर मोबाईल फोन अशे काही वाजतात किंवा अशा काही व्यक्तींच्या असतात ज्यामुळे ते हळूहळू नैराश्येचे बळी पडतात मुलांसाठी हानिकारक आहे म्हणजे जे लहान मुलं आहे त्यांच्यासाठी ही मोबाईल थोडा दुष्परिणामकारकच आहे त्याच्यामध्ये मोबाईल फोनचा वाढत्या मुलांना ही ते चालवण्यासाठी इच्छा असते म्हणजे घरामध्ये मोठ्या व्यक्तींनी फोनेचा जास्ती युझ केला किंवा त्यांच्या हातामध्ये फोन बघितला तर जे छोटी मुलं

ते ऐकत नाही परंतू मुले मोबाईल मध्ये काय पाहतात आणि ते कसे वापरतात हे त्यांना दिसत नाही म्हणून आजकाल मोबाईल फोनमध्ये जवळपास सर्व माहिती उपलब्ध आहे आणि काही माहिती मुलांसाठी हानिकारक याच्यामुळे मुलांवर चुकीचा परिणाम होतो या सगळ्या गोष्टी अह लक्षात घेतल्या पाहिजे एक असं संशोधनानुसार सध्या अठ्ठ्याहत्तर टक्के मुले चार तासांपेक्षा जास्त काळ मोबाईल फोन वापरत आहे ज्यामुळे चौदा टक्के मुलांना डोकेदुखी निद्रानाश चक्कर येणे यासारखे आजार झाले आहेत कर्करोगासारखे आजार असणे जेणेकरून मोबाईलचा जास्त वापर अतिवापर केल्यामुळे कर्करोगासारखे आजार होतात काही संशोधानुसार असे आढळून आले की मोबाईल फोन मधून उसर्जित होणाऱ्या

होत आहे आणि काही लोक यामुळे बहिरेपणाचे शिकारी हे झाले आहे बऱ्याचदा काय करतात मुले की हेडफोन युझ करतात किंवा तासनतास दोन, दोन तास कॉन्टीनुए फोन वरती बोलत राहतात त्याच्यामुळे त्यांच्या ऐकण्याची क्षमता कमी होते बधिरपणा, बहिरेपणा जास्ती त्यांच्यामध्ये अं पाहण्यात आपल्याला मिळतो त्याच बरोबर वेळेचा गैर वापर होतो स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे आपण वेळेवर महत्वाचे काम करू शकत नाही जेणेकरून आपण त्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह झालो आपण ते युझ करत बसल्यानंतर आपल्याला समजत ही नाही किती वेळ गेला आहे, किती वेळ शिल्लक आहे कुठल्याही कारणाशिवाय पुन्हा पुन्हा मोबाइलला वापरत राहतात आणि टाइमपास करतात ज्यामुळे वेळेचा गैर वापर संशोधन कंपनी ICSSR च्या मते एखादी व्यक्ती दिवसभरात सरासरी दीडशे वेळा मोबाईल फोन वापरत असते किंवा तो काढून तपासत असते पाहत म्हणजे एखादी व्यक्ती सहा मिनटात एकदा मोबाईल फोन वापरते हे तर खूपच आश्चर्यकारक आहे त्याच बरोबर एकाग्रतेचा अभाव मोबाईल फोन असो किंवा TV कॉम्पुटर जर आपण त्याचा जास्त वापर केला तर आपली एकाग्रता कमी होते ज्यामुळे आपल्या कोणत्याही कोणतेही काम करताना मन लागत नाही त्याच मुलांवर जास्त परिणाम होतो अभ्यासावर ही परिणाम होतो बरोबर आहे ना लोकेश या सगळ्या गोष्टी आजकाल घडून येतात तुम्ही जसे सांगितले की त्याचे अह चांगले फायदे ही आहे

बरोबर ना

त्याच बरोबर त्याचे तोटे ही आहे जसे तुम्ही त्याचे विज्ञान दिवसेंदिवस प्रगती करत आहे

आता भाजी विक्रेता आणि रिक्षावाल्याकडे ही फोन आहे विशेष गोष्ट म्हणजे त्यात वायर आणि अँटेना च रोटेशन नाही किंवा ते टेलेफोन सारखे मोठे नाही मोबाईल फोन द्वारे फक्त बोलू शकत नाही तर लिखित संदेश पाठवू शकतो म्हणजेच SMS आता मोबाईल वरच इंटरनेट आणि विडिओ चाट ची सोय झाली आहे हे सर्व घरी बसून देखील मोबाईल फोन वर कॉल दर पूर्णपणे वाचवण्याची टेलेफोनच्या तुलनेत खूप कमी आहे आजकाल मोबाइलला मध्ये चित्रपट गीतांचे रिंगटोनही येऊ लागले आहे आता गाणे ऐकण्यासाठी वलकमं आणि ipad घेण्याची गरज नाही क्रिकेट स्कोअर असो किंवा बोर्ड परीक्षेचा निकाल असतो फक्त एकच SMS पुरेसा आहे जसे की आता फोनचे बरेच काही फायदे आहे तसे तोटे पण आहे प्रत्येक नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे फोन ला ही फायदे पण आहे अन तोटे पण आहे मोबाईल वर तासनतास बोलणे म्हणजेच कर्करोगसारख्या भयानक आजाराला आमंत्रण देणे अनेकदा असे आढळून आले आहे की लोक वाहन चालवताना फोन वापरतात यामुळे मोठेमोठे अपघात होत आहे

शालेय विद्यार्थी फोन वरील वाईट सवयींना बळी पडत आहे वाईट गोष्टी पाहतायत फोनवर त्यांच अभ्यासात लक्ष लागत नाही म्हणून सट्टाबाजीसाठी आता फोनचा वापर केला जात आहे मोबाईल फोन मुळे लाखो लोकांना रोजगार ही मिळाला आहे दरवर्षी अनेक नवीन कंपन्या सामील होत आहे आता मोबाईल फोन हे खेळणी बनलं आहे प्रत्येक घरात पाच पाच, दहा दहा मोबाई एक झाला की दुसरा वापरायचा दुसरा झाला तिसरा वापरायचा

मोबाईल फोन हे के वरदान आहे जे फक्त काहीच लोकांना नाहीतर सर्वांना सहज उपलब्ध झाले आहे ते प्रत्येक जण पाहू शकतो श्रीमंत, गरीब, वृद्ध, तरुण किंवा मुल

कोणत्याही संकटातून बाहेर पडू शकतो उदाहरणार्थ जर वीजबिल भरण्याची वेळ भरण्यासाठी वेळ नसेल तर मोबाईल वर त्वरित आपण वीज बिल भरू शकतो जर दुसरा अजून काही

विविध प्रकारचे खेळ, गाणी बातम्या विनोद, गप्पा गोष्टी या सर्व गोष्टी तुमचे मनोरंजन करतात आजकालच्या SMS कॅमेरा मला सांगा भारतातील सर्वात कमी प्रवासाचे ठिकाण कोणते आहे? गोवा. गोवा, दिल्ली, मुन्नार, कूर्ग, मनाली, उटी. भारतातील प्रथम क्रमांकाचे पर्यटनस्थळ कोणते आहे? ताजमहल, आग्रा, ताजमहल जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे आणि भारतातील सर्वात लोकप्रिय पर्यटन आकर्षण,

भारतातील पहिल्या क्रमांकाचे सुंदर ठिकाण कोणते आहे? काश्मीर खोरे, काश्मीर खोरे हे निःसंशयपणे भारतातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ आहे. भारतातील पहिल्या क्रमांकाचे दुसरे सुंदर ठिकाण कोणते आहे? काश्मीर खोरे, काश्मीर खोरे हे निसंशयाचे भारतातील सर्वात सुंदर पर्यटनस्थळ आहे. भारतात तीन दिवसाच्या सुट्टी सुट्टीवर कुठे जायचं आहे? मुक्तेश्वर, उत्तराखंड, दोन point five five अठरा plus photo पहा. धनचुली, उत्तराखंड. औली उत्तराखंड भारताचे singing in station बीर, बिलिंग हिमाचल प्रदेश तिबेटी मठाच्या भूमीत, पॅराग्ला leading विष्णुपुरी पश्चिम बंगाल टोराकोटा मंदिराची जमीन मुकुटमणिपूर पश्चिम बंगाल, गोपालपूर उडीसा, चालिका तलाव पुरी. भारतातील सर्वात सुंदर ठिकाणे कोणते आहेत? लडाखची नुब्रा valley नुब्रा valley भारतातील तीस सर्वात सुंदर ठिकाणांपैकी, वन हिमाचल प्रदेशातील खाज्जिअर, उत्तराखंड मधील valley of flowers, श्रीनगर मधील दल सरोवर, मुन्नार केरळ, दूधसागर, धबधबा गोवा, अह सिक्कीममधील युमथांग valley, अरुणाचल प्रदेशातील अह तवांग. भारतातील सर्वात शांत ठिकाण कोणतं आहे? हिमाचल हिमालय पर्वताच्या भव्य दऱ्यांमध्ये विसावलेले लडाख हे भारतातील सर्वात शांत ठिकाण मानले जाते. दोन दिवसांच्या सहलीसाठी कोणते ठिकाण सर्वोत्तम आहे?

भारतातील राहण्यासाठी सर्वात स्वस्त शहर कोणतं आहे? भारतात राहण्यासाठी जगातील तीन सर्वात स्वस्त शहरे बँगलोर, अहमदाबाद, चेन्नई. कमी budget मधे प्रवास कसा करायचा? तुमच्या साहसासाठी तयार व्हा. budgeting. one zero one travel reward program चा जास्तीत जास्त फायदा घ्या. budget अनुकूल, Flight आणि निवास कोठे शोधायचे ते शोधा. पर्यायी निवास शोधा. स्वयंसेवक किंवा कामाची देवाणघेवाण करा. परदेशात इंग्रजी शिकवा.

Budget प्रवास tips. भारत. क काही वैयक्तिक case अभ्यास. लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी भारतीय रेल्वेचा वापर करा. अं backpackers वसतिगृहे वापरा. डोंगरावर तंबू घेऊन जा. peak पर्यटन हंगाम टाळा.

एक दिवसाच्या सहलीसाठी कोणते ठिकाण सर्वोत्तम आहे? रामनगर मग. बंगळूर पासून पन्नास किमी अंतरावर असलेले रामनगर हे ठिकाण आहे जिथे शोले चित्रपटाचे,

धबधबा स्थापन कारणे, मंचनबळे धरण, भीमेश्वरी, नंदी टेकड्या, उदाहरणे. सुट्टीवर जाण्यासाठी सर्वात स्वस्त ठिकाण कोणतं? आश्चर्याची गोष्ट नाही की मेक्सिकोनं दोन हजार बावीसमध्ये प्रवास करण्यासाठी सर्वात स्वस्त ठिकाणाची यादी तयार केली आहे. अन्य अनेक अमेरिकन लोकांसाठी हा देश एक सौदा आहे. मूल्य म्हणून rank केलेले आणि गंतव्यस्थानापर्यंत पोहोचण्यास सोपे, वाजवी दरात, थेट उड्डाणे भरपूर आहेत. भारतातील romantic शहर कोणतं आहे? उदयपूर, राजस्थान कदाचित भारतातील सर्वात झटपट romantic शहरे, सात जेव्हा lakes and hotels,

मागच्या रस्त्यावर जा आणि जुन्या उदयपुराचा अनुभव घ्या. मी भारतात कुठे आनंदी राहू शकतो? हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, केरळ, महाराष्ट्र, तमिळनाडू, पुद्दुचेरी, चंदिगढ, दिल्ली, आणि गोवा हे उच्च आनंदाच्या क्रमवारीत भारतातील शीर्ष स्थानी आहेत. भारताचे अद्वितीय स्थान कोणते आहे? धनुषकोडी beach. magnetic hill, लोणार crater, लोकतक, लोकतक. सरोवर आणि नाणेघाट धबधब्यासमोरील भारतातील अद्वितीय ठिकाणे आहेत जी आयुष्यात एकदा तरी भेट देण्यास पात्र आहेत. कोणत्या शहराला भारताचे स्वर्ग म्हंटले जाते? सार्वत्रिकरीत्या करित्या पृथ्वीवरील स्वर्ग म्हणून ओळखले जाणारे काश्मीर, ऊसाच्या झाडांनी तेजस्वी आहे जे शरद ऋतूच्या जवळ येताच संपूर्ण दरी पिवळी आणि लाल होते. चांदणीची सरोवरे उजळतात. प्रकाश सोन्याकडे वळतो आणि रत्ननिळी नदी जी बर्फाचा आत्मा आहे. थंड डोंगर, भारतातील कोणत्या शहराचे जीवन उत्तम आहे? पुणे, महाराष्ट्र. अहमदाबाद, गुजरात आर्थिक वाढीसाठी भारतात राहण्यासाठी सर्वोत्तम शहर, चेन्नई, तमिळनाडू, गुजरात, भारतातील diamond city नवी मुंबई, कोईम्बतूर, तमिळनाडू, दक्षिण भारताचे, मँचेस्टर वडोदरा, गुजरात. भारतातील सर्वात सुंदर शहर कोणते आहे?

हिमाचल प्रदेश, नैनिताल, उत्तराखंड, ख्रिसम खिमसर राजस्थान, District ल लडाख. भौगोलिकदृष्ट्या भारताचे हिमाच्छादित पर्वत हिमालय, गंगेचे खोरे, वाळवंट, दख्खनचे पठार असे प्रादेशिक विभाग पडतात. भारत भौगोलिकदृष्ट्या भारतीय पृष्ठाचा मोठा भाग आहे जो Indo-Austrailian पृष्ठाचा एक तुकडा भारत,

वर्षांपूर्वी दक्षिण गोलार्धात गोंग गोंडवन या महाखंडाचा भाग होता. ठीक आहे. गोलकोंडा किल्ला ज्याला गोलकोंडा, गोल टेकडी असे ही म्हटले जाते. हा भारतातील तेलंगना हैद्राबाद येथे स्थीत कुतुबशाहीची राजवटीची एक मजबूत तटबंधी आणि सुरवातीची राजधानी आहे. हिर्‍याच्या खाणीचा परिसर विशेषतः कोल्लूर खाणी मुळे

जगातील काही प्रसिद्ध हिरे तयार केले आहे. ज्यात रंगहीन कोर ए नुर आता united kingdom च्या मालकीचे BLUE HOP united states गुलाबी झारीया ए नुर इराक, पांढरा हुप यांचा समावेश आहे. reject fast हे des dress den Greece Germany आणि रंगहीन ALLWO Russia निजाम आणि JACOB भारत तसेच आता गमावलेले हिरे florentine yellow अकबर शहा आणि great मुघल गोलकोंडा हे मुळचे मान मानकल म्हणून ओळखले जात होते. कोंडापल्ली किल्ल्याच्या धरती वर पश्चिमात्य संरक्षनाचा भाग म्हणून काखतीयांनी प्रथम गोलकोंडा किल्ला बांधला. शहर आणि किल्ला एका granite टेकडीवर बांधला आला होता जो. एकशे वीस METER म्हणजे तीनशे साठ FEET उंच आहे जो

आणि मजबूत केला नंतर किल्ला कम्म नायकाच्या ताब्यात आला. ज्याने वारंगल येथे तुगलकी सैन्याचा पराभव केला. तेराशे चौसट मध्ये कराराचा भाग म्हणून कम्म राजा मुसोनोरी कपाया नायकाने बहामास सलतनाहला तो दिला. बहमनी सल्तनत अंतर्गत गोलकोंडा हळू हळू प्रसिद्धीला आला. सुलतान कुली, तुगलक उल मुल्क याच्या ज्याला बहमनींनी गोलकोंडा येथे governor म्हणून पाठवले. त्याने पंधराशे एक च्या आसपास शहराची स्थापना केली. या काळात बहमनी राज्य हळू हळू कमकुवत झाले. आणि सुलतान ओप औपचारीक पणे कुली बनला. पंधराशे अडौतीस मध्ये गोलकोंडा येथे स्वतंत्र तुग तु कुतुबशाही राजवंशाची स्थापना. बासट वर्षाच्या कारकिर कारकी कालावधीत पहील्या तीन कुतुबशाही सुल्तानांनी मातीचा किल्याच्या सध्याच्या संरक्षनात विस्तार केला. सुमारे पाच KILOMETER तीन point एक मैल परिचालक परिघामध्ये

घराण्याची राजधानी झाली. कुतुब शाहींनी किल्ल्याचा विस्तार केला. ज्यांच्या पाच KILOMETER चार दशांष तीन मैल बहाय्य भिंतींनी शहराला वेढले. सोळाशे सत्त्यांशी मध्ये आठ महिन्यांच्या वेढ्यानंतर किल्ला सोलाशे सत्त्यांशी मध्ये मोघल सम्राट औरंगजेबाच्या हातातून कोसळल्यामुळे तो मोडकाईस आला. गोलकोंडा किल्ल्यामध्ये तिजोरी असायची जिथे प्रसिध्द कोहीनूर आणि होप हिरे तर हिर्‍यांसह एके काळी साठवले जात असतं. गोलकोंडा हे हिरे दक्षिण पूर्व मध्ये कोल्लूर, गुंटूर जिल्ह्यातील कोल्लूर खानीत कृष्णा जिल्ह्यातील पोईतळा आणि अटाकुर येथे सापडलेल्या हिर्‍यांसाठी प्रसिद्ध आहे. आणि काकतीय रा जवटीस शहरात कापले गेले. त्यावेळी भारताकडे जगातील एकमेव न्यात हिर्‍यांच्या खाणी होत्या. गोलकोंडा हे हिर्‍यांच्या व्यापारासाठी बाजारपेठ आसलेले शहर होते. आणि येथे विकल्या गेलेल्या रत्ने आनेक खाणींमधून मधून येत असत. भिंती मधील किल्ला शहर हिर्‍यांच्या व्यापारासाठी प्रसिद्ध होते. त्याचे नाव सामान्य अर्थाने घेतले गेले आहेत. आणि मोठ्या संपत्तीशी संबधीत आहे. रत्नशास्रज्ञ हे वर्गिकरण nitrogen च्या कमरते सह किंवा जवळ जवळ पुर्ण हिरा दर्शवण्यासाठी वापरतात.

दर्या ए नुर, नुर उन एल, कोहीनुर, hope diamond, PRINCY diamond, vision diamond, vital bare diamond अठराशे ऐशीच्या दशका पर्यंत गोलकोंडा इंग्रजी भाषकांद्वारे विशेषतः समृद्ध खाणींच्या संदर्भ देण्यासाठी आणि नंतर मोठ्या संपत्तीच्या कोणत्याही स्रोतासाठी वापरला जात होता. पुनर जागरण आणि सुरूवातीच्या आधुनीक युगात च्या दरम्यान गोलकोंडा हे नाव एक प्रसिद्ध भागा आभा मिळवीले आणि

राज्य केले. नंतर हैद्राबादच्या निजामाकडे ज्यांनी सतराशे चोवीस मध्ये मुघल साम्राज्यापासून स्वातंत्र्यानंतर एकोनीसशे चोवीस पर्यंत राज्य केले.